रित्या लावलेले आपणास दिसत आहेत.

खाली सगळ्यात खालच्या रॅकमध्ये पपई आणि वॉटरमेलन आहे.

बिल्डिंग दिसत आहे तिचा आकारही जरा वेग--

असे आपल्याला दिसत आहेत पावसामुळ हे--

आणि त्याच दगडापासून बनवलेलं त्यांचं --

हिरवा पडदा लावलेला आहे आणि आत थोडेच--

खूप साऱ्या स्वस्थ गोष्टी आपल्याला इथ मिळतात.

हे एका विमानतळावरील चित्र दिसत आहे.

आणि विमानतळ ही खूप मोठं दिसत आहे.

की तिथे अह टाईम वगैरे लावलेला आहे.

ला परमिशन नाही असे त्यांनी सांगितलेल आहे.

ते अह श अं न काय म्हणू यात गीही--

हे एक स्टेशनरीच दुकान आहे.

क आहेत इंग्लिश बुक आहेत मराठी बुक दिसताहेत.

गाणं गात आहे तसं दाखवलेलं आहे.

आरसे लावलेले आहेत. जेणेकरून जो व्यक्ती --

खूप साड्या अशा खुर्च्या किंवा चेअर --